गोट्यांनी बनव दगडांनी बनवलेली एक उंच दिवार दिसत आहे त्याच्यासोबतच--

दुर्गा मताच्या मूर्ती समोर काहीशी लोकं उभे आहेत आणि फोटो खिचवत आहेत सोबतच--

दहा व्यक्ती इथे उभे आहेत मागे वेगळे दे देवीचीं मूर्ती दिसत आहे.

हा एक इंटरने कॅ कॅफे टाईप दिसत आहे याच्यामध्ये--

दुरून एक व्यक्ती तिथं दिसतं आहे. दुकानांमध्ये चेअर्स वगैरे इकडं चेअर्स वर बॅग ठेवलेली आहे.

जे काय आहे ते सामान ठेवलेले आहेत. जे डेली यूज करतात आपण ते ठेवलेत.

क्रिस ग्रे पँट आणि ब्लू टी शर्ट मध्ये झाडू मारत आहे.